आणि अ वेगवेगळ्या प्रकारची वाहने आपल्याला दिसत आहेत त्या चित्रात आणि वेगवेगळ्या प्रकारची दुकाने देखील दिसत आहेत.

आणि दोन तीन नाव दिसत आहेत तिथे शिवाय काही छोटी मो छोटी छोटी अशी दुकान दिसत आहेत.

कही फूल झाडे लावलेली आहेत त्याला तो पाणी घालतोय बाजूला एक सफेद रंगाचा बंगला दिसतो आहे.

अभ्यासाशी रिलेटेड अशे संबंधित आणि आजूबाजूला पोस्टर लावलेले आहेत अभ्यासात --

आजूबाजूला हिरवी झाड आहेत एक माणूस आहे समोर पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून.